इथे मोठा दगडी गोदाम आहे गोदाममद्धे ट्रक ने माल वारत आहेत काही नेत आहेत काही आनत आहेत.

हे एक गोव्याचा दुकान आहे या दुकानात गोवा घेऊन मानस घरी जात आहे काही येत आहेत.

ह्या पटांगणात व्यायाम खेळत आहेत अ शिकत आहेत पोरं. अ एक पोट्ठा शिकवत आहे.